इथे एक इथे शिक्षक शिकवत आहे तिथे मुल बघत आहेत तिथे पिवळ्या कलर ची बॉटल आहे.

त्याच्या माघे क्रिल ने ठेवलेलं आहे वरती चौथळा आहे त्याच्यामाघे मस्त कला ने केलेल कोलाज आहे.

इथे हिरवंगार रान दिसत आहे तेथे एक अह--

एक शेळी तिथे बसलेली आहे तिचा कलर व्हाइट आणि चॉकलेटी आहे इथे हिरवीगार रानं आहे इथे तीन बकरे चरत आहेत.